नमस्कार
बिल्डिंग गुइस यूझिंग नेटबीन्स वरील पाठात स्वागत
या पाठात नेटबीन्स चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे गुई बिल्डर पाहू
गुई बनवण्यासाठी नेटबीन्स आपल्याला काय देते160
हे व्हॉट यू सी इस व्हॉट यू गेट प्रकारची रचना करण्याची सुविधा देते
लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात
ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे ऑट आणि स्विंग हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात
यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण गुई ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते
या पाठासाठी आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटू व्ह1104 आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरणार आहोत
इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा
या पाठात आपण शिकणार आहोत फॉर्म एडिटरचा वापर सोर्स एडिटर पॅलेट इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये
इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे
आता सुरूवात करू
सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू
ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे आणि शेवटी बॅलन्स काढणे
ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू
आता नेटबीन्स वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू
Fileफाइल मेनू मधून न्यू Projectन्यू प्रॉजेक्ट निवडून जावा Applicationजावा अप्लिकेशन सिलेक्ट करा
Nextनेक्स्ट वर क्लिक करा
प्रोजेक्टला नाव द्या
आपण अकाउंट balanceअकाउंट बॅलेन्स हे नाव देऊ
मेन classमेन क्लास बनवू नका पण ते मेन projectमेन प्रॉजेक्ट म्हणून सेट करा
finishफिनिश वर क्लिक करा
तुमच्या इदे मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल
आता मेनूतील Fileफाइल वर जाऊन न्यू Fileन्यू फाइल निवडा
categoriesकॅटगरीज खालील स्विंग GUIस्विंग जीयूआय फॉर्म्स निवडा
फाइल Typeफाइल टाइप खालील जेएफआरएमई Formजे फ्रेम फॉर्म निवडून Nextनेक्स्ट वर क्लिक करा
ह्याला आपण अकाउंट Balanceअकाउंट बॅलेन्स असे नाव देत आहोत
तुम्ही हवे ते नाव देऊ शकता
Finishफिनिश वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल
आता गुई builderजीयूआय बिल्डर समजून घेऊ
येथे उजवीकडे paletteपॅलेट आहे
ज्यात स्विंग आणि ऑट हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत
येथे paletteपॅलेट च्या खाली Propertiesप्रॉपर्टीज विंडो आहे
येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात
डावीकडे navigatorनॅविगेटर किंवा inspectorइनस्पेक्टर आहे
जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते
वरच्या बाजूला sourceसोर्स बटण आहे
त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल
तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल
डिझाईन मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू
ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक जसे की बटणे लेबल्स पॅनेल्स टॅब्ड पेन इत्यादी वापरू
पॅलेट मधून स्विंग कंटेनर्स खालील टॅबेडपणे निवडा
टॅब्ड Paneटेब्ब्ड पेननिवडून फॉर्म फॉर्मवर क्लिक करा
हे आपल्याला टॅब्ड frameटेब्ब्ड फ्रेम देईल
माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो
आता Paletteपॅलेट वर जाऊन Panelपॅनेल निवडा
आणि तुमच्या फ्रेम वर क्लिक करा
हे आपल्याला टॅब देईल
आता आणखी एकदा पॅनेल सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा
आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत
आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून एडिट textएडिट टेक्स्ट पर्याय निवडू शकता
पहिल्या टॅबला imageइमेज व दुस याला Balanceबॅलेन्स असे नवीन नाव देऊ
आता पुन्हा पॅलेटवर जाऊन स्विंग Controlsस्विंग कंट्रोल्स मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू
स्विंग Controlsस्विंग कंट्रोल्स मधून लेबल सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा
ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे
आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत
त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता
तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते
आता लेबलवरील टेक्स्ट बदलू
त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता
एडिट textएडिट टेक्स्ट निवडा
आता लेबल्सची नावे बदलू
मी पहिल्या लेबलला इनिशियल Amountइनिशियल अमाउंट दुस याला क्रेडिट Amountक्रेडिट अमाउंट तिस याला डेबिट amountडेबिट अमाउंट चौथ्याला balanceबॅलेन्स नाव देत आहे
सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू
बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू
परंतु आत्ता येथे स्टार्स काढू
Paletteपॅलेट वर जाऊन टेक्स्ट Fieldटेक्स्टफील्ड सिलेक्ट करा
आपण क्रेडिट अमाउंट आणि डेबिट अमाउंट समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू
आपण टेक्स्ट fieldटेक्स्टफील्ड रिकामी ठेवणे गरजेचे आहे
टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका
माऊसद्वारे त्याचा आकार बदलू
हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि बटण सिलेक्ट करा
फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा
त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता
एडिट textएडिट टेक्स्ट पर्याय निवडून गेट Balanceगेट बॅलेन्स हे नाव द्या
हे गुई आहे
आता Imageइमेज टॅबवर म्हणजेच तब1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा
हे करण्यासाठी Paletteपॅलेट वर परत जा
आणखी एक लाबेल निवडून पॅनेलवर ड्रॉप करा
paletteपॅलेट खालील Propertiesप्रॉपेर्टिज विंडो मधील iconआइकान प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा
iconsआइकॉन्स प्रॉपर्टी विंडो उघडेल
येथे एक्स्टर्नल Imageएक्सटर्नल इमेज पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा
तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा
ही इमेज सिलेक्ट करून ओक वर क्लिक करा
माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा
तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता
त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा
आता इमेज समाविष्ट केली आहे
आता गुई मधे मेनू समाविष्ट करू
paletteपॅलेट वर जाऊन स्विंग menusस्विंग मेनुस खालील मेनू बार मेनु बारहा पर्याय निवडा
मेनू Barमेनु बार निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा
डिफॉल्ट रूपात येथे Fileफाइल आणि Editएडिट ही मेनू लेबल्स आहेत
Editएडिट टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे Helpहेल्प लिहा
तसेच Fileफाइल खाली सबमेनू देखील समाविष्ट करू
आता डाव्या बाजूला असलेल्या Inspectorइनस्पेक्टर किंवा navigatorनॅविगेटर मधील JMenu1जेमेनुवन वर राईट क्लिक करा
एड फ्रॉम Paletteएड फ्रॉम पॅलेट हा पर्याय निवडून मेनू Itemमेनु आइटम सिलेक्ट करा
हे मेनू Itemमेनु आइटम समाविष्ट करेल
त्याचे नाव बदलून तिथे Exitएग्ज़िट लिहू
अशाप्रकारे fileफाइल मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले
आता गुई ब यापैकी पूर्ण झाले आहे
आता प्रिव्ह्यू पाहू
वरच्या बाजूला असलेल्या प्रिव्ह्यू Designप्रीव्यू डिज़ाइन बटणावर क्लिक करा
आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल
येथे बटणे काम करणार नाहीत
परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल
आता प्रिव्ह्यू बंद करू
कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ
balanceबॅलेन्स टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ
inspectorइनस्पेक्टर मधे जेटेक्स्टफिल्ड1 वर राईट क्लिक करा
चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा
व्हेरिएबल चे नाव बदलून क्रेडिट Amountक्रेडिट अमाउंट करा
ओक क्लिक करा
येथे डिझाईन मोडमधे textfieldटेक्स्टफील्ड वर राईट क्लिक करू शकता
चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा
व्हेरिएबल चे नाव बदलून डेबिट Amountडेबिट अमाउंट करा
ओक क्लिक करा
आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच स्टार्स textfieldsस्टार्स टेक्स्टफील्ड लेबलला resultBalanceरिज़ल्ट बॅलेन्स म्हणू
पुन्हा चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून resultBalanceरिज़ल्ट बॅलेन्स करा
ओक क्लिक करा
आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू
हा सॅम्पल codeसॅम्पल कोड आहे
आपल्याला creditAmountक्रेडिट अमाउंट मधून getTextगेट टेक्स्ट आणि debitAmountडेबिट अमाउंट मधून getTextगेट टेक्स्ट हवे आहे
बॅलन्स कंप्युट करून ती रक्कम resultBalanceरिज़ल्ट बॅलेन्स मधे लिहू
येथील कोड कॉपी करून इदे वर जाऊ
getBalanceगेट बॅलेन्स बटणावर राईट क्लिक करा
Eventsइवेंट्स पर्यायातील Actionएक्षन मधील एक्शन Performedएक्षन पर्फॉर्म्ड सिलेक्ट करा
हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल
जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल
कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा
कोड सेव्ह करून डिझाइन modeडिज़ाइन मोड वर जा
आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू
मेनू आयटम Exitएग्ज़िट वर राईट क्लिक करून Eventsइवेंट्स मधील Actionएक्षन मधील एक्शन Performedएक्षन पर्फॉर्म्ड सिलेक्ट करा
हे सोर्स कोडवर नेईल
येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे
टाईप करा
systemएक्सिट
कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा
Exitएग्ज़िट मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू
शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा
उघडलेल्या विंडोमधे के strokeकी स्ट्रोक मधे क्यू आणि Ctrl चेकबॉक्सवर क्लिक करून OKओके क्लिक करा
अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी Ctrl क्यू हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे
आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे
कीबोर्डवरील एफ6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा
कार्यान्वित करायचा मेन classमेन क्लास आधीच सिलेक्ट केलेला आहे
Okओके क्लिक करा
हा गुई आहे
आता तपासणी कार्यान्वित करू
balanceबॅलेन्स टॅबवर जाऊन क्रेडिट amountक्रेडिट अमाउंट मधे 300 रूपये टाईप करा
आणि डेबिट amountडेबिट अमाउंट मधे 200 रूपये टाईप करा
गेट Balanceगेट बॅलेन्स क्लिक करा
येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते
आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू
Fileफाइल मधे जाऊन Exitएग्ज़िट वर क्लिक करा
कीबोर्डवरील Ctrl क्यू दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो
अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे
आता असाईनमेंट करा
तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे
आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे
पहिला सेंटीग्रेडचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी
आपण इनपुट टेंपरे चर घेऊन त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे
तसेच त्यामधे Fileफाइल आणि Helpहेल्प हे पर्याय असलेला मेनूबार असावा
आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exitएग्ज़िट आयटम असायला हवा
ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे
हे असे दिसायला हवे
आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा गुई आहे
आता इनपुट टेंपरेचर म्हणून 40 सेल्सियस टाईप करा
आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा
ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे
आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl एक्स ही शॉर्टकट की वापरा
अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे